अच्छा म जेवना केल्यानंतर तुम्ही कुटे? walk ला वैगेरे जाता की नाही आता? की माझ्यासोबतच जायचे?

ते पण आहे, आणि ना तू sleep योगा teacher ची

सकाळी पण morning walk रात्री पण night walk किती मस्त आहे ना? आत्ता गेलेले आहेत. हो. अरे वा तुझ्या पप्पांच मला हे आवडत. बाबा न चुकता पाऊस असो थंडी असो तुझे पप्पा daily walk ला जातात. हो. जरी पाऊस असला. उन असेल तर म ते

वडा पाव बेकरीत वैगेरे अस हि खाऊ नको.

असली पाहिजे. आणि swimming मध्ये हि सांगतात ना की तुम्ही जेव्हाही swimming करायला जाता तेव्हा तुमची digestive system बरोबर असायला हवी पाण्याशी खेळन काही सोप नाही आहे. हो swimming हा तर सर्वोत्कृष्ट व्यायाम आहे. त्याच्यासारखा दुसरा व्यायामच नाही. आणि तो थोडासा खतरनाक आ हो आणि swimming मध्ये सर्व प्रकारचे व्यायाम येतात. त्याच्यामध्ये योगासन पण होऊन जात प्राणायम पण होत आणि normal exercise पण होते. असा multi activity असलेल swimming हा एकदम best exercise आहे. हो. आणि त्याच्यासारख best exercise कुठेच नाही. yes अनन्या तू किती वेळ swimming करतेस दररोज? मी forty five minutes दररोज swimming करते. हो. अच्छा अच्छा आणि तुझ्या घरापासून किती दूर आहे? swimming pool lock down च्या पहिले तर ते जवळच होत lock down च्या नंतर तर ते हि बंद झाल lock down च्या नंतर सगळ इतक बंद झाल आहे ना? ना तल.

जळ आहे थोडस दूर आहे. हम्म कुठे जातेस आता? हो तात्मा झुलला हम्म अरे बाबा मी पण खूपच खोल आहे. हों मग आता माझ इथे कस आहे? society ला बघितलस ना? मस्त swimming pool आजे मी तर तीसच minutes swimming करतो. अस आणखी relax करतात. पाण्यात

ok बाकी रिया काय म्हणते? मामी करते काय?

हो रिया ला ये घेऊन. next time सुट्टीला मामाच्या गावाला हो. हो रीयालाही घेऊन येईन, आजीलाही घेऊन येईन, आणखीन? हो ये. नक्की ये. नक्की आता मी गणपती मध्ये येणार आहे. तुमच्याकडे नाशिक ला.

तुझ्यासाठी मी तू मागच्या वेळेस carom मागितला होता ना? तर मी तुला या वेळेस carom board घेऊन येणार आहे.

ok म तुला दुसर काय हवय?

येऊन जा इकडे माझ्यासाठी खूप मो gift yes अरे मी नाशिकला पण job बघतोय बर का नाशिकला पण मला job मिळालाच ना तर मला मस्त नाशिकला राहता येईल तुमच्यासोबत मजा पण करता येईल किती छान खर? हो.

तरी शोध त job? yes नक्कीच, बर मला संग तू मला नाशिक ला आल्यावर कुठे कुठे फिरवशील? city center city फिरवेल. वा वा वा वा आता तुला आठवत का? आपण D Mart ला गेलो होतो बघ किती मजा केली आपण mall आनि D Mart ला पुण्यामध्ये? हो अरे प lock down च्या नंतर त depart च पण ते mask लाऊनच आत जाऊ देतात. मला बोल बोलायला पण खूप कमी देतात ते. हो अरे mask आता सध्या गरजेचंच झालय तुला तर माहितीच आहे? corona चे side effects किती वाईट असतात. अरे तुला माहिती आहे का? एक माझी friend होती. पूर्ण बाल झडून गेले. corona मुळे ते corona positive आलेले तर त्यांनी खूप tension घेतलेलं. so sad so sad असो नाही पण mask घातल पाहिजे हम्म त्याच्यान आपल्याला protection मिळत. हो. mask घालण आता इतक compulsory झालाय ना परत आता म्हणताय की corona येईल.

गो मी आता माझ्या आजी सोबत फिरायला चालली आहे. पण म अस झालाय की मला mask च लाऊन जावव लागत मामा. अरे तरी एकट असताना mask लावायची काहीच गरज नाही. आपापल मस्त तू राहू शकतेस. आता पण म आमच्या society मध्ये अजूनही म्हणतात की थोडस safety पाळावा. good good good पण न म mask लावायचे काही bad effects नाहीच आहेत त्याच्यामुळे mask लावलं तरी चांगलाच लावायचं मग? suffogation होत ना? mask मध्ये. हो. suffogation होत पण ते कस असत? जे लो healthy असतात ना जाड जाड हा

ते कसा त्रास होतो? mask mask पण ban केले गेलेलेत त्यांच्यासाठी म त्या बिचार्यांनी काय लावायचं बर का आता? अश्या लोकांनी घरात रहाणाच हे उत्तम आहे. आणि हो लस घेतली तर ते best च राहील

ok नाही जाऊ दे, lock down चा आता विषय जरी काढला ना तरी मला pressure येते बाबा त्याच्यामुळ lock down चा विषय तू नकोच काढू बाकी genera l संग तुझ्या आजीची तब्बेत कशी आहे?

तुझ्या आजीच कसल operation झाल आहे अनन्या? माझ्या आजीच पायाच operation झाल corona नंतर खूप जणांचे ना अं काय असत बघ ते इथे बघ कमरेत काहीतरी कमरेत कमरेत

हा त्या ball च कमरेत gap गेला, okay ते कमरेच्या gap च त्याच केलाय ते माकड हाड च थोडस break झालाय ते त्याच केलेलय. म आता आजीला कस अं चालन वैगेरे होत का आजीच. हो आता doctor नी पूर्ण normal सांगितलाय व्यवस्थित चालू शकता फिरू शकता पळू शकता खाली बसू शकतात. अरे हो वा वा वा मांडी घालून बसू शकते तुझी आजी आता? हो मांडी घालून नाय बसू शकत आणि indian toilet ला पंन नाही बसू शकत ok अशी precausion त्यांना घ्यावीच लागेल ना आता? हो आता आजी तर बसत नाही आहे पण म तिला आ?

अरे बापरे, अरे बाबा, काही अर्थ नाही आजीला म्हणा आराम कर गोळ्या घे आणि नीट मस्त रहा काही त्रास घेऊ नका आजी हा. आजी म्हणते किई मला बाहेर फिरायलाच घेऊन चाल पण आजीला कस काय सांगायचं की mask लावल्याशिवाय आता होत नाही आणि आजीच आता operation झालाय.

नाही आजीला म्हनाव काळजी घे, जास्त कुठ बाहेर जाऊ नको, तुमची terrace तर छान आहे फिरायसाठी म तुम्ही terrace वर का नाही फिरत? खाली फिरायला हवा लागते. ok तुझ्या घराजवळ काहीतरी garden आहे वाटत? हो काशिकोल नगर garden जडत बिसात fixed आपला रात जायचं. corona मध्ये झालेले आहेत ना तिथे?

हो आता जीला आम्ही समजावालय तस आता वरती. sorry ok म्हणतेय आजी. ज हम्म बस हा आता आता बर तू येताना मला काय सांगितल येताना तुला काय surprise घेऊन येऊ? पुण्यावरून येताना अं पुण्यावरून येताना माझ्यासाठी आहे ना? अल न football घेऊन ये. ok वा वा वा. football आणि तुला badminton पण घेऊन येतो badminton पण आवडते ना तुला? हो badminton पण आणायचं तुझ्यासाठी आणि आपण खेडूया का थोडी? कारण मल doctor नी सांगितल exercise करायला त्याच्यामुळ badminton पण एक exercise आहे.

त्याच्यामुळे मी ठीक आहे.

आता मी cycling पण करतो अनन्या सकाळी सकाळी पंधरा मिनिट. तू cycling पण आणल cycle पण आणली तू? हो मी नवीन cycle पण घेतला त्याच्यावरती छान व्यायाम होतो. अरे lock down मुळे वजन वाढून गेल होत माझ मला doctor नी compulsory exercise करायलाच सांगीतलेली आहे. वा वा किती छान रे. त्याच्यामुळे आता मला exercise केल्याशिवाय काहीच पर्याय नाही आहे. त्याच्यामुळे मला exercise compulsory करायचीच. वा वा तू exercise करत जा आणि तुझा exercise झाल्यावरती cycle मला देशील बर का? माझी cycle खूप जुनी झाली आहे. आता

ठीक आहे. पण मग cycle करन आहे. तू आकडा cycle देऊन दिली मला दिल्यावर तू परत cycle नाही खेडली तर म तुझ पोट परत. नाही. तेवढ precausion मी घेईन मी आता आहे ना? fast food खाणार नाही आहे. बाहेरच काहीच खाणार नाही आहे fast food तर खाऊच नको. हो. त्याच्यामुळ मी आता compulsory कहिही झाल तरी मी आता daily exercise करणार म्हणजे करणारच. हो चल मग आता. ये चाल. good night तुलाही झोप लागत असेल भेटूयात आपण.

आपल्या देशात जी आहे ती खूप मोठी लोकसंख्या आहे आनि त्या लोकसंख्येमध्ये काही गरीब काही श्रीमंत अशे लोक आहेत. तर मग आपल्याला हे म्हनता येईल की, आपला जो देश आहे ना त्या हा देश एका गरीब वस्तीत असलेला श्रीमंतांचा देश आहे कारन आपल्या देशात भरपूर श्रीमंत लोक सुद्धा आहेत.

मुंबई सारख्या शहरात सुद्धा खूप झोपडपट्ट्या आहेत मुंबई नागपूर कुठून कुठेही प्रवास करायला जा तिथे खूप झोपडपट्ट्या आहेत आनि त्या झोपडपट्ट्यामध्ये राहनारे जे लोक आहेत किंव्हा अं ते आपल्या मुलांना योग्य शिक्षन देऊ शकत नाहीत जेव्हा, ते आपल्या मुलांना योग्य शिक्षन देऊ शकत नाही त्या वेडी आपले घर चालवन्यासाठी

तेव्हा, तुम्हाला असं बघ म्हनजे तेव्हा तुम्ही बघता की तुमच्या गाडी जवळ एखाद लाहान मुलं येऊन उभं राहत ते तुम्हाला एखादा फुग्गा घ्यायला सांगतो किंव्हा तुम्हाला एखादी अं खेडनी घायला सांगतात किंव्हा इतर गोष्टी जे आहेत ते विकत असतात अं इथेच नाही रस्त्यावरच नाही त तुम्ही एखाद्या hotel मध्ये जेवन करायला जाता तेव्हा ही तुम्हाला असं वाटत

अं हे करत असतात cup बशी धूत असतात अह एखाद भांडे धूत असतात साफसफाई करत असतात काही तरी करत असतात भारतासारख्या देशामध्ये किंव्हा कुठेही बघा ए

तर, आपलं भविष्य काय? आपल्या देशाचं भविष्य काय? हा विचार सुद्धा करायला आपल्याला पाहिजे आता खूप अं लाहान लाहान मुलं एवढे काम करत असतात की बिचारे त्यांचं वय इ

ज्या वयात जे मिळायला पाहिजे ते त्या मुलांना मिळत नाही आनि बिचारे अह ते अगदी आपले बिचारे मोलमजुरी करतात मोलमजुरी क मोलमजुरी करून आपलं जीवन हे चालवत असतात आता आप आपल्याला असही म्हनता येईल की भारतामधले अं पंचवीस अं टक्के अह पेक्षा जास्त ही अह बे दारिद्र्य रेषेखालील लोक आहेत आनि त्यामुळे या अश्या कुटुंबामध्ये जे मुलं असतात जे बिचारे कष्ट करनारे हाथ असतात त्यांचे आई वडील कष्ट करतात दोन पैसा मिळवतात रोज कामाला जातात काम मिळतात जो काही पैसा मिडतो त्यावरून दोन भाकरी बिचारे पोटात टाकतात बाल कामगारांच्या समश्या ह्या फारच मोठ्या आहेत आता खूपदा आपल्याला असं वाटेल की आपन बाल कामगार म्हणजे काय? आता आपन बाल कामगार कोनाला म्हणायला पाहिजे जर, एखाद एखादी मुलगी आहे आपल्या घरी मुलगी आहे मूल आहेत आनि जर, ती झाडू अं करत आहे त घर साफ स्वच्छ करत आहे आई आजारी आहे एखाद अह cup धूत आहे किंव्हा एखाद काही काम करन्यात आईला मदत करत आहे आपन त्यांना बाल कामगार म्हनू का? त्यांना आपन बाल मजूर म्हनू का? नाही आपन त्यांना म्हनू शकत नाही तर जे अं जे बाहेर काम करतात ज्यात पैशे मिळवन्यासाठी काम करतात बाहेर काम करतात किंव्हा ज्यांच्याकडून हे काम करून घेतलं जात अशे म्हनजे चौदा पंधरा वर्षा खालील जे मूळ आहेत पंधरा, सोळा, सत्रा वर्षा खालील जे मुलं आहेत ते अं बाल कामगार आता अं भारतीय राज्य घटनेत मुलांच्या पिडवनूक करणाऱ्या आनि धोकादाय कामांपासून सौरक्षन देनारे जे कळम बत्तीस आहेत ते अस्थित्वात आलेले आहेत या सगळ्या गोष्टींमधून म्हनजे लोकांना किंव्हा लाहान बाळांना लांब ठेवन्यासाठी भारतामध्ये काही कळम अस्थित्वात आहे आता त्यानुसार त्यांनी अं म्हनजे अह एका लाहान म्हनजे बाल कामगार कोनाला म्हनायचं त्याची व्याख्या केलेली आहे जस लहान मुलांच्या शिक्षनत व्यत्यय आननारे काम ते नाही काम म्हनजे एखाद अह शोक्षणात अडचन आननारे आहे अह मुलांचे आरोग्य शारीरिक अह अध्यात्मिक सामाजिक विकाशाला खीळ घालनारे किंव्हा धोका दायक ठरनारे जे काम आहे अशे काम करनारी मुलं म्हनजे बाल मजुरी करनारे मुलं तर ही समस्या आपल्या देशात फार मोठी आहे आनि आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अहवालानुसार जागतिक पातळीवर

आता हे जे बीच छोटे छोटे कामगार आहे. जे शेतीमध्ये काम करत त्यांना अह म्हनजे कामात गवंडी कामात गुंफून गुंतवून ठेवलं जाते गुंफले जाते आता अं एखाद्या घरात असं असते ना की त्यांचा लाहान मोठा व्यवसाय असतो. कुठला तरी अह असतो आनि कमी वेतनावर जे आहे ते बाल मजूर काम करतात आता त्यांचा भरपूर उपयोग पन करून घेतला जातो अह कमीत कमी वेतन दिल जात त्यांना पगार खूप कमी दिला जातो आनि अह त्यांच्याकडन ही काम करून घेतले जाते त आनि हे मुलं त्यांच्यावर कितीही अन्याय झाला काहीही झालं तरी बिचारे ते निमूट पने हा अन्याय शान करतात आनि ते गप्प राहतात आपलं काम करतात

तिथे बाल कामगार का पाहायला मिळतात? आता आपल्या आजूबाजूला राहनारे हे आपले शेजारी हे त अगदी चांगले आहेत ते त सगळे म्हनजे सध्याच्या परिस्थितीत तरी सर्व झन आपल्या मुलाला चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात मग त्यांना असं का म्हनायचं न त खूपदा असं असत की पालकांचे दारिद्र्य आहे किंव्हा शिक्षनाच्या अपुऱ्या ज्या सोई आहेत प्रत्येक मुला पर्यंत शिक्षन पोहोचत नाही अं जनजागृती ज्यांच्यामध्ये झालेली नाई किंव्हा दुसऱ्याही देशातून काही लोक आहेत जे घुसखोरीने म्हनजे त्या देशात अह ज्यांनी प्रवेश केलेला आहे हे काही काही आता अं काही काही म्हनजे आमली पदार्थांचं जे आहे केला जातो त्यांना गुन्हेगारी प्रवृत्ती कडे वडविले जाते असं ही आहे तर काही काही असे बाल कामगार हे गलिच्छ वस्तीत राहतात बिचारे रस्त्यावर राहतात पुलाखाली कुठे तरी राहतात

तर अह माझे पालन पोषन होनार नाई मला खायला मिळनार नाही त्यासाठी ही काही म्हनजे करतात काम काही मुलं आता जस काही काही मुलं आहेत ते जेव्हा म्हनजे अह ते या सगळ्या म्हनजे आपली एक जवाबदारी म्हनून आता काही मुलं असतात की त्यांना लाहान भावंडे असतात आई वडील एखादा एखादे आई वडील आहेत ते अगदी नशे मध्ये असतात ते काम वगैरे करत नाही तेव्हा त्या मोठ्या भावाला किंव्हा मोठ्या बहिणीला वाटत की मी शिक्षन नाही केलं तरी चालेल एखाद काम करते आनि माझ्या लाहान भावंडांना मी अं संभाडते त्यांना मी शिक्षन देते असं ही असत

मोठ्या ज्या संस्था आहेत त्या काम करतात NGO काम करतात आपली भारत सरकार जी आहे ती काम करते आता सगळ्यांना प्राथमिक शिक्षन आहे न ते सगळ्यांना सार्वत्रिक पने सार्वत्रिकरन करन्यात आलय सगळ्यांना म्हनजे अगदी सक्त्तीचे करन्यात आले की प्रत्येक मुलाने प्राथमिक शिक्षन घ्यायला पाहिजे आनि अं करतात काही लोक करतात की या उद्दिष्टाने जे आहे ते लोक म्हनजे लाहान लाहान मुलां पर्यंत शिक्षन पोहोचायला पाहिजे यासाठी खूप NGO आहे ते अगदी मनापासून काम करत आहेत तर ते अह ते लोक काय करतात की जिथेही त्यांना लाहान मुलं दिसेल जे शाळेपासून जे लांब राहतात हं अश्या मुलांना ते busstandbusstand असेल तर त्यांना आनतात एकत्र आनतात गोळा करतात अं त्यांना हम्म अं त्यांना शिक्षन देन्याचा प्रयत्न करतात किंव्हा station वर आपल्याला लोक काम करतांना दिसतात footpath वर झोपलेली आपल्याला लोक दिसतात तर त्यांना आनि त्यांना शिक्षन देतात अह किंव्हा जे काही लोक आहेत जे काही मुलं आहेत त ते सकाळी शाळेला नाही जाऊ शकत अश्याहीसाठी रात्री शाळा म्हनजे अं असं बघितलेलं आहेत की Classes ला वगैरे जातांना काही मुलं अगदी pen वगैरे विकतांना दिसले मी त्यांना विचारलं की का काय रे बाबा तू pen का विकतो आहे? तू शाळेत जात नाही का? तू अह शिक्षन घेत नाही का? त तेव्हा ती मुलं म्हनतात की, नाही अं मी जातो शाळेत वगैरे पन आता कस आहे न की मला काही पुस्तकांची गरज आहे अं मला आता शाळेतमध्ये नवीन सुरु होनार आहे त मला काही पुस्तकांची मला Bag ची Uniform पाहिजे आहे मला शाळेत घालायला वगैरे मला गनवेश पाहिजे आहे. तर त्यासाठी मी पैसा गोडा करत आहे मला कुनी नाई आहे तर अशे सांगनारेही लोक म्हनजे अशे लाहान मुलं ही भेटतात तुम्हाला जे त्यासाठी ही काम करत असतात एखाद penbox वगैरे विकत असतात तर अश्याही विद्यार्थ जे पन नागरिकांना अं म्हनजे ते तुम्हाला एक जवाबदार नागरिकांना ते दिसतील तेव्हा आपन ती आपली जवाबदारी म्हनून आपन त्या मुलांना योग्य ती मदत करू शकतो जेवढीही होईल त्यांना पुस्तक घेऊन देऊ शकतो त्यांना notebook घेऊन देऊ शकतो त्यांना एखादा bag घेऊन देऊ शकतो त्यांना म्हनजे जोडे boot वगैरे चप्पल जे काही पाहिजे आपन थोडे तरी त्यांना मदत करू शकतो की, कुठलाही मुलगा वंचित राहायला नको

shop किंव्हा एखाद्या दुकानांमध्ये जे मुलं काम करतात जर, असं काम करतांना आढळल्या तर, त्या दुकानावर अगदी कारवाई केली जाते त्याला तुरुंगात सुद्धा टाकले जाते तर त्यामुडे आता जी बाल कामगारांची परिस्थिती आहे ती थोडी कमी झालेली आहे एवढे कामगार बाल कामगार आपल्याला काम करतांना दिसत नाहीत त्यांना पोटभर अन्न दिल जात त्यांना अंग भर कापड दिला वाजतो शासन जेवढं होईल तेवढी त्यांना मदत करत असत काई काही असतात आज जर आपला हा समाज अं किंव्हा आपले जे छोटे छोटे जे बालक आहे एकदा त्यांनी चांगला अभ्यास केला. अं ते सगळं त्यांच्या पर्यंत सगळ्या सुविधा पोहोचल्या जे पन शासन आहे जेही त्यांच्यासाठीच्या सुविधा ज्या देऊ शकतात त्या सगळ्या शासन देत आहे त्या त्यांच्या पर्यंत पोहोचायला होत्या काही आई वडील आहेत जे खेड्यात राहतात अं अश्या खूप वस्तीमध्ये राहतात गरीब परिस्थिती आहे त्याच्या पर्यंत त्यांच्या पर्यंत ज्या सगळ्या गोष्टी पोहोचत नाहीत तर, या गोष्टी त्यांच्या पर्यंत पोहोचवन त काम आहे एका नागरिकाचं किंव्हा NGO च काम आहे तुम्हाला कुठे ही अशे बाल मजूर कामगार काम करतांना जर, दिसत असतील त तुम्ही त्यांना मदत करू शकता तुम्ही त्यांना अं किंव्हा त्यांना सांगू शकता की शासन आहे शाशनानि ही व्यवस्था केलेली आहे मध्यान्न भोजनाची व्यवस्था केलेली आहे मुलांना गनवेश आहे ते मुक्त वाटप करतात अं पैसा न घेता वाटप करतात किंव्हा अं जेवण त्यांना अं मोफत मिळत असते त्यांना पुस्तक मोफत मिळत असतात. जस आपन त्या आई वडलांपर्यंत जर आपन ही माहिती पोहोचवली आपली एक जवाबदारी समजून तर जिथे काही प्रमानात देश आहे पुढे जात आहे आपल्याला बाल मजूर कमी दिसत आहे त्याही पेक्षा जास्त आपल्याला म म्हनजे अगदी चांगल्या प्रकारे जे आहे कमी प्रमान फायदा मिडेल बाल तर आपन त्यांना मदत करू शकतो किंव्हा आपन शक्यतो त्यांना जेवढी मदत करता येईल आपन अह करू शकतो बाल मजुरीचे प्रमान कमी होने खूप जास्त आवश्यक आहे आता टमाटरची भावई आधार स्तंभ आहेत हे लाहान लाहान मुलंच आहेत आणि त्यांच्यावर संस्कार झाले त्यांना शिक्षन मिडाल तर हा हा आपल्या समाजाचा एक उत्कर्षच आहे आनि या उत्कर्षाकडे आपन एक पाऊल टाकायला पाहिजे आपन प्रयत्न करायला पाहिजे जे त्यांची दारिद्र रेषे खालील जे ही कुटुंब आहेत ते त्यांची दारिद्र ते वर तेव्हाच येतील जेव्हा त्या कुटुंबातील मुले ही शिक्षन घेतील मोठ्या पदावर जातील अं आपला व्यवसाय निवडतील आनि अं आपलं भविष्य एक चांगल्या प्रकारे साकारतील प्रगल्भ विकसित आपल्याला भारताचे स्वप्न पाहायचे आहे किंव्हा आपल्या देशाचे स्वप्न पाहायचे आहे तर फक्त स्वप्न पाहूनच तर आपल्याला चालनार नाही त त्यासाठी आपल्याला प्रयत्न ही करावे लागेल अं आनि ते प्रयत्न आपन सर्वांनी मिळून करायला पाहिजे फक्त अं शासनाचे व्यक्ती करतील किंव्हा अं शाळेचे शिक्षक करतील जाऊन विद्यार्थ्यांना शोधून आनतील अं NGO चावनारे आहे त ते अह यासाठी पाऊल उचलतील फक्त त्यांचे ते करत आहेत म्हनून आपन करायचं नाही असं नाही तर आपन ही यासाठी एक पाउल उचलायला पाहिजे आपन ही यासाठी प्रयत्न करायला पाहिजे अं आपन ही पुढाकार घ्यायला पाहिजे जेव्हा आपन सर्व मिडून प्रयत्न करू अं एकाने पेक्षा अं जर, दाहा लोकांनी मिळून केलं तर, ते काम खूप छान प्रकारे होऊन शकत तर, प्रयत्न हे सगळ्याचे असायला पाहिजेत हं बाल कामगारांचे जे आई वडील आहेत त्यांचे ही प्रयत्न असायला पाहिजे जे बाल जे बालक आहेत त्यांचे ही प्रयत्न असायला पाहिजे त्यांच्या ही मनात जिद्द असायला पाहिजे की, आम्ही आम्हाला अभ्यास करायचा आहे आम्हाला खूप मोठं व्हायचं आहे आम्हाला खूप मोठं उच्च पदावर जायचं आहे अं आम्हाला खूप मोठी नौकरी करायची आहे आम्हाला जीवनात खूप कौशल्य आहे ते संपादन करायचे आहे

अं अं देशाची प्रगती होईल आपन एक प्रगत देश मोठ्या याच्यावर बनू प्रयत्न आपले ही आहेत, प्रयत्न त्यांचे ही आहेत, प्रयत्न सर्वांचेच आहे आनि या सगड्या प्रयत्नातून हे सगड

Hello hi मानसी